तिथं मस्जिद आहे. मस्जिद मध्ये सर्व माणसं बसलेले आहेत. तिथं सर्वे मुसलमान लोकं नमाज करताय खाली बसून-बसून खाली रेड कलर ची एकदम मोठी--

परत अ ज्यामुळे कलर ची प्लेट आहे मोठी एकदम मोठा हॉल आहे तो.

इथे एक घर आहे इथ एकदम मोठ एक एक लंब लंब लायटिंग च आहे.

एक जळ पूर्ण पाला गळून त्या झाडाचा परंतू ते झाड आ ते घराचं कलर पूर्ण व्हाइट आहे.

तिथ पेट्रोल पंपय तिथ सर्वे लोक पेट्रोल भरायला जाताय बाइक वाले रिक्शा वाले तिथ अजून कॅमेरे पण लावलेले आहे मोठी टीव्ही दिसतेय तिथ लाइटा पण आहेत.